पाणी वर ती जाऊन त्या याच्यात बसून ते स्विमिंग फुलामध्ये खालती येत आस--

तिथे काजळ पेस्ट साबण सगळ विकायला--

ही एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी सुंदर शे आईसक्रीम आणलेले आहे.

जत्रा लागलेली आहे या ठिकाणी अनेक अनेक क अशी नकली फूल तिथ आपल्याला दिसत आहे आणि तिथे --

इथे दोन पाठ आहे आणि तीथे एक बाबा जिओ बॅग आहे.